नंतर ना जे आपण बासमती तांदूळ असतात ना ते आपण

मला अंडा बिर्याणी ची रेसिपी सांग ग जागृती जरा

मला अंडा रेसिपी ची, अंडा बिर्याणी आहे ना त्याची रेसिपी सांगशील का? अगं येते येते यू ट्यूब ला पण बघू शकतेस, जाऊदे मीच सांगते तुला तुला किती माणसांची बनवायची आहे?

अच्छा मग तू चार घेऊ शकतेस अंडे किंवा तू एक्स्ट्रा एक घेतला तरी चालेल तर मग काय माहितीये ते मी तुला पहिला सामान सांगते अंडा घ्यायचं, पाच की सहा घे प्लस बटाटे त्यामध्ये अॅड करु शकतेस तू तांदूळ पाहिजे बासमती तेल, मीठ, हळद मसाला, जिरा मसाला आणि धने पूड आणि ते असतात ना, खडा मसाला ते

आणि दही मिरची कोथिंबीर

तर अंडं आपण गॅस वर ठेवायचं

आणि इकडे आपण फोडणी ची तयारी वगैरे करायची, कांदे घ्यायचे ते काप तीन घ्यायचे किंवा चार घेऊ शकतेस, बारीक बारीक करायचे

वरून आपल्याला टाकायला लागते, जेवढे कांदे टाकशील ना तेवढी स्मेल भारी येते आणि इकडे आपण

थोडे अंडे हे आपलं हे घ्यायचं ते आपला हे असतात ना कांदे केलेले शॅलो फ्राय म्हंजे, शॅलो फ्राय म्हणजे खूपच हे करायचं, अच्छा ब्राऊन करायचे कांदे फोडणी दिली, परतवायचे पूर्ण, परतावयचे आणि हे करायचे आणि एका भांड्यामध्ये काढायचे आणि नंतर मग त्याच भांड्यामध्ये आपण मिडीयम गॅस करायचा पूर्ण फोडणीच मिडीयम करायची आणि जे तेल अॅड करायचा थोडा आणि त्यामध्ये कांदा असतोच, टोमॅटो अॅड नको करू

धने पूड, जिरे पूड आणि तो खडा मसाला आणि जे आपण इकडे तांदूळ ठेवतो न तिथे पानी उकडवायला ठेवायचं आणि त्या मध्ये तेल

आणि त्याच्यामध्ये जो असतो ना खडा मसाला मधलं ते तेजपत्ता आणि ते काय असतं जिरं घालायचं थोडं आणि बासमती तांदूळ

ते बाउल मध्ये शिजवायला ठेवायचे ते झाल्यानंतर तिकडे ते भिजेपर्यन्त आपण इकडे फोडणी मध्ये जे आपले मीडियम गॅस वर ठेवलेले असतो न अंडे खडा म्हणजे, खडा मसाला वेगळा अॅड करून त्यामध्ये दही टाकायच आणि पूर्ण ते जेवढी दही टाकशील तेवढी ग्रेवि छान येते आणि आपली जे काही अंडी असतात न त्यांची सालं काढायची आणि त्यामध्ये हळद मसाला मीठ करून आपण ही करायचं

ते काढून आपण

ते आपण ह्या ग्रेवी तयार करतो न त्यामध्ये टाकायचे आणि त्यावर आपण जे बोईल केलेले तांदूळ असतात ना, ते त्याचं पानी काढून ते त्याच्यामध्यी टाकायच

शिजेल म्हणजे आपला आधी राइस शिजलेला च असतो आणि ते बाउल केलेले शालो फ्राय केलेले अंडी पण व्यवस्थित असते मग आपण ते पूर्ण ही करायचे

आणि वरुन कलर टाकायचा आणि जे आपण शालो फ्राय म्हणजे कांदे तळले असतात ना फ्राय केलेले, ते वरून टाकायच आणि कोथिंबीर टाकायची, पुदिना टाकायचा ते वरून झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट बस होतील

पाच मिनीटानंतर आपण बघू शकतो, अगदी अंडा बिर्याणी रेडी

मी सुद्धा ट्राय करेन आणि तुला नक्की सांगेन, कशी झालेली म्हणून

गावी मग कधी आता, जाणार आहेस की नाही रिटर्न? हा, आता जाणारे दत्त जयंती ला, तू येशील का बोल यायचं नाही ग, सुट्टी चा प्रॉब्लेम आहे, बस एवढंच

बाकी कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तुला म्हणजे डान्स Filler मेकअप किंवा हेअरस्टाईल वगैरे

हा आता सध्या, मी मेकअप मध्ये ना क्लास करतेय सो मला त्याच्यात इंटरेस्ट येतोय पण मला डान्स मध्ये आधी पासून इंटरेस्ट आहे

मी स्कूल मध्ये असताना भरपूर डान्समध्ये पार्टीसिपेट केलंय आणि डांस ची मेमरीज सुद्धा खूप छान छान क्रिएटेड आहे तुला कसली आवड आहे अजून? मला तर विचारूच नको मला डान्स तर अवडतोच प्लस मेकअप तर बाबा

इथे करतेय इथे पण आता सध्या आम्हाला फोरहेंड वॅक्सिंग प्लस मेनिक्युअर पेडीक्युअर आता तर आमचं हे चालू आहे

माझं कधी मेनिक्युअर पेडीक्युअर करणार सांग

बघ तुला कधी सुट्टी असेल तर मला सांग मी येईन करायला

बाकी मग ये कधी घरी आलीस तर

आजकाल इकडे यायला जमत नाही आली तर मी नक्की तुझ्या घरी येईल

बाकी मग मम्मी पप्पा कसे आहेत

आता तुझ्या दादाच लग्न झालं ना ग हो एप्रिल मध्येच झालं आता होईल एक वर्ष कम्लीट

अगं नाही इकडे सुट्ट्यांच्या प्रॉब्लेम होता आणि माझी एक्झाम सुद्धा होती सो

मी तुला ना लिंक सेंड करते तू बघ माझ्या युट्युबला दादाने टाकलेय व्हिडिओ

तु मला फॉरव़ड कर मी नक्की बघेल

बाकी मग कस झालं दादाच लग्न

तुझं बरंय ग तु मामाच्या गावी पण राहते प्लस तुझ्या पप्पांच्या गावी पण राहतेस हा हा

तुझं मामाच गाव कोणत आहे तेच आहे का

फिरायला जातेस की नाही कुठे म्हणजे सुट्टी असली संडेला वगैरे तेव्हा फ्रेंड्स सोबत अॅक्च्युली सगळे संडे मी बिझी असते कुठे ना कुठे तरी विझीट देत असते कुठे ना कुठे तरी फिरायला जात असते सो टेव्हलींग ची एक मला एक खूप, खूप मोठी, खूप मोठी आवड आहे

नेक्स्ट संडे ला येशील का बोल, मी घेऊन जाते फिरायला

कोल्हापिर, कोल्हापूरला जाऊया महालक्ष्मी अंबाबाई करुया हा ग मी पण कधी पाहिले नाहीये मी ट्राय करेन बघीन घरच्यांना विचारते मग तुला सांगते

तु पण ये कधी आली तर आमचं पण चाललंय प्लानिंग आणि प्लस गोव्या साइडला जायला बघु आता काय होतंय ते अॅक्चुअल्ली आता दत्तजयंतीला सुट्टी होणार आहे ना त्याच्यानंतर परत सुट्टी घेण मुश्किल आहे सो बघु सुट्टी भेटली तर नक्की येईल अच्छा सुट्टीमुळे सगळा प्रॉब्लेम आहे हा

लहानपणीचेच दिवस भारी होते शाळेत नाही गेलं तरी चालायचं Unclear कधी होणार फिरायला जाणार कधी पण आता समजतंय जेव्हा लहान होते तेच बरं होतं ना सच्ची यार लहान होतो तेच चांगलं होतं, आता उगाच असं वाटतंय कुठुन मोठे झालो कॉलेजला जावं लागतं क्लास करायला लागतो

लाईफच बेस्ट आहे माझ्या मते, मुंबई ला तर खुपचं काय टाईमच भेटत नाही अॅक्च्युली मला पण गावची लाईफच खूप आवडते त्याच्यामध्ये कसले कष्ट नसतं कसले विचार नसता कसलं टेन्शन नसतं

बाकी बाकी काय बोलते, तुझं शिक्षण गावीच झालंय ना ग हो ट्वेल्थ पर्यंत गावीच झालंय आत्ता मी करतेय फर्स्ट इअर पनवेल ला ऍक्च्युली गावच शिक्षण मध्ये खूप मेमोरीज क्रिएट असतात ना, मी जेव्हा जेव्हा गावी जाते तेव्हा सगळ्या मैत्रिणी मला जे गावच्या कॉलेज बद्दल शाळेबद्दल त्यांच्या त्यांच्या आठवणी सांगत असतात ते खूप भारी असता ऐकण्या सारख्या हो ना मज्जा येते कॉलेज ची पण लाइफ एक बरंच आहे हा ना पण ते अश्या रेगुलर कॉलेज करायला पाहिजे अच्छा तुमच्या गावी काय असं स्पेशल मी ऐकलं होतं लास्ट टाईम दत्ताच्या डोंगरावर आहे काही तरी सो काये ती कथा माहिती हे का तुला तिथे कसं काय क्रिएट झाले ते स्थळ मला पण एवढी इन्फॉर्मेशन नाही बट मी तुला सांगेन कधी मला मिळाली तर पण तुमचं तिकडचं ते त्या स्थळावरून काहीतरी गाणं लॉन्च झालंय ना असं ऐकलंय मी कुठलं हा हा वर्ष कंप्लीट झालेत न तर मग जगदीश पाटील आहेत न त्यांनीच ते गायलंय, छान आहे बघ कधी ऐकून मी तुला ती पण लिंक सेंड करते हो ना नक्की ऐकेन, मी ऐकलय छान आहे मी जगदीश पाटील

यांना पण पाहिलंय, छान आहेत ते बोलायला चालायला

होळीका होळी ल तर मी सुट्टी घेणार बाबा तेव्हा आपल्या इथे तर खूपच बाबा तुमच्याच गावामध्ये मी ऐलंय की म्हणजे तुमच्या साईडची मुलं वगैरे छान एक्टिंग करतात

तुमच्या एरिया, तुमच्यासारखीच मोठी आहेत तिथली लोकं की भारीच रे सुपर आहेत सर्व कला आहेत तुमच्या त्या लोकांच्या अंगामध्ये तू पण जरा शिकून घे त्यांच्याकडून हो नक्की शिकेन का नाही शिकणार तू ये फक्त व्हिडिओ काढायला आणि युट्युब ला शेअर करायला बिकॉज आमच्या इकडची माणसं अगोदरच तयारीला सुरुवात करतात त्यामुळे

जेव्हा तो कार्यक्रम असतो तेव्हा करताना तो तेवढा सक्सेसफुली होतो

आणि त्यांच्यात आवडही तितकीच आहे की ते त्यांना नाटक करायला आवडतं त्यांना त्याचं त्या पात्रात घुसायला आवडतं त्यामुळे छान आणि सुंदर होतात आमच्या इकडचे कार्यक्रम

माझी इच्छा आहे छोटा रोल भेटला तर मी नक्कीच करेन बिकॉज ऑफ मला स्टेजची भीती वाटत तर नाही आपण कधी एवढ्या माणसांसमोर बोललो नाही त्यामुळे एखाद भीती वाटते पण जेव्हा एकदा की ते लाईव्ह सुरुवात केली ना की कुठेच असं घाबरायच होत नाही मनातून भीती भी निघून एकदा मी होळीवर एवढ्या माणसांसमोर नाचली सुद्धा होती तेव्हा पहिल्या पहिले भीती वाटली पण नंतर ला काही नाही एवढं वाटलं आपल्या गावातली माणसं आहेत असं समजून मी नंतरचा पुढचा परफॉर्मन्स चांगला केला सो मला नाटकात रोल करायला भेटेल तेव्हा त्या जागी भेटेल तर मला नक्की आवडेल करायला

अरे पण तू माझ्या आहे एक ओळखी, आमच्या इथे नाट आमच्यापण असतो ना

हो नक्की बघ नक्की, तुझ्यामुळे शिकायला भेटेल मला सेरियसली बोलतेय, तू करणार काय बोल मी सांगते दादाला विचारते हो नक्की मला आवडेल उलट तुझ्यामुळे काहीतरी नवीन एक्सपीरियंस करायला मला भेटेल

हो हो नक्की येणार का नाही येणार

ह ऍक्च्युली फर्स्ट इयरला च आहे, बट मी विचार करत होते की नेक्स्ट इयरला पासून कॉलेज जॉईन करावं

जायला पाहिजे बिकॉज ऑफ ना कधी कधी घरातून जेव्हा अभ्यास करायला भेटत नाही तेव्हा प्रश्न पडतो की काय नक्की पेपर लिहायचे पेपर मध्ये सो विचार करते नेक्स्ट ईयर नक्की कॉलेज जॉईन करायचं ते

फर्स्ट ईयर तरी आणि कोणपण कॉनटॅक्ट मध्ये नाहीये न की त्यांना विचारून मी समजून घेऊ शकते असा आहे, विचारू शकते मी

इट्स ओके आपण बोलू यात करेन जॉईन, तुला जर करायचं असेल ना जॉईन आपण सोबतच जॉइन करू म्हणजे आपलं येणं जाणं अभ्यास करणे सगळं सोबतच होऊन जाईन

हा आता करायचा आहे चहा नाश्ता तुझा झाला?

अरे हा बघते बट मला एवढा इंटरेस्ट नाहीये

हेच होतं, भांडण च होतं ते मराठी वर लागतं न काहीतरी

बघतेस न, भारीच आहे न काहीतरी त्याच्यामधून शिकण्यासारख आहे करून अभ्यास करायचं वगैरे खूप फॉलो करते

छान आहे, मी पण सगळ्या बघते, एकपण मालिका सोडत नाही

तू थ्रेडिंग तरी केलीये का कुणावर प्रॅक्टिस?

तू थ्रेडिंग कुणावर प्रॅक्टिस केलीस की नाही अरे हा केली होती ती संजना म्हणून आहे पण मी तिचं एवढं पण क्लोज गेले नाही तिच्या आयब्रो च्या पण मी तरी कधी

आणि बघ सेकंड मी पण ट्राय केलं बाकी मग मला भेटतच नाही ग टाइम म्हणते त्यांना डेमो द्यायला आता मग कोणी येतच नाही ग बघ तुझ्या मैत्रिणी असेल तर, फ्री मध्ये करेन मी माझ्या, माझ्या सुद्धा हाताची प्रॅक्टिस होणार न

बघ मग कोण भेटतंय का, तुझ्या तिकडे बिल्डिंग मध्ये कोण राहत नाय का ? अगं तुझ्याकडे

अच्छा मी इथेच जवळच ला, येशील का बोल अजून